जावा मधील पॅरामीटराईज्ड कन्स्ट्रक्टर वरील ट्युटोरियलमधे स्वागत
आपण शिकणार आहोत पॅरामेट्राइज्ड कन्स्ट्रक्टर विषयी पॅरामीटराईज्ड कन्स्ट्रक्टर बनवणे
येथे वापरत आहोत उबुंटू व्हर्शन 1110 ओएस जावा डेव्हलपमेंट किट 16 आणि इक्लिप्स 370 आपल्याला माहित असायला हवे इक्लिप्स द्वारे जावा मधे डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर बनवणे
नसल्यास संबंधित ट्युटोरियलसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या
पॅरामीटराईज्ड कन्स्ट्रक्टर म्हणजे काय
पॅरामीटर असलेल्या कन्स्ट्रक्टर ला पॅरामीटराईज्ड कन्स्ट्रक्टर म्हणतात
त्यात एक किंवा त्यापेक्षा अधिकparameter असू शकतात
आता पॅरामीटराईज्ड कन्स्ट्रक्टर बनवू
त्यासाठी इक्लिप्स मधे studentजावा ही फाईल आहे
ही फाईल आधीच्या पाठात बनवली होती
कन्स्ट्रक्टर मधे त्यांच्या डिफॉल्ट वॅल्यू सहित व्हेरिएबल्स देऊ
म्हणजे roll number इस इक्वॉल टीओ दहा ऐवजी शून्य
आणि नामे इस इक्वॉल टीओ रमण ऐवजी नुल
नंतर टाईप करा सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं कंसात डबल कोट्स मधे आय एएम आ डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर
अशाप्रकारे पॅरामीटर्स नसलेला कन्स्ट्रक्टर बनवला
जावा मधे या कन्स्ट्रक्टर ला डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर म्हणतात
आता दुसरा कन्स्ट्रक्टर बनवू
त्यासाठी टाईप करा स्टुडेंट पॅरेंथीसेस
पॅरेंथेसिस मधे इंट the roll number कॉमा स्ट्रिंग the name
आपण पॅरामीटर्स असलेला कन्स्ट्रक्टर घोषित केला आहे
कन्स्ट्रक्टर चे नाव स्टुडेंट जे आपल्या क्लासचे नाव आहे
पॅरंथेसिस मधे कन्स्ट्रक्टर ला दोन पॅरामीटर्स दिली आहेत
आपण त्याला कितीही पॅरामीटर्स देऊ शकतो
आता कर्ली ब्रॅकेट्स मधे टाईप करा सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं कंसात डबल कोट्स मधे आय एएम आ पॅरामीटराईज्ड कन्स्ट्रक्टर नंतर roll number इस इक्वॉल टीओ the roll number
आणि नामे इस इक्वॉल टीओ the name
अशाप्रकारे पॅरामीटर्स असलेला कन्स्ट्रक्टर बनवला
आता कन्स्ट्रक्टर कॉल करू
त्यासाठी मेन मेथडमधे टाईप करा स्टुडेंट स्टू2 इक्वॉल टीओ न्यू स्टुडेंट पॅरेंथीसेस मधे 11 कॉमा डबल कोट्स मधे राजू स्टुडेंटडेतैल मेथड कॉल करू
त्यासाठी टाईप करा stu2studentDetail
फाईल सेव्ह करून कार्यान्वित करा
आपल्याला कन्सोल वर आऊटपुट मिळेल
प्रथम डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कॉल केला जाईल
तो व्हेरिएबल्स त्यांच्या डिफॉल्ट व्हॅल्यूजने इनिशियलाईज करेल
नंतर पॅरामीटराईज्ड कन्स्ट्रक्टर कॉल केला जाईल
आपण आर्ग्युमेंट म्हणून पास केलेल्या व्हॅल्यूजने व्हेरिएबल्स इनिशियलाईज होतील
म्हणजेच 11 आणि राजू
आता पॅरामेट्राइज्ड कन्स्ट्रक्टर चे कार्य पाहू
पॅरामीटराईज्ड कन्स्ट्रक्टर कॉल करतो तेव्हा त्यात दोन व्हॅल्यूज प्रदान करतो
त्याला आर्ग्युमेंट्स म्हणतात
पॅरामीटर the roll number कडे 11 ही व्हॅल्यू पाठवली जाईल
आणि पॅरामीटर the name कडे राजू ही व्हॅल्यू पाठवली जाईल
नंतर the roll number ची व्हॅल्यू roll number ला आणि the name ची व्हॅल्यू नामे ला दिली जाईल
आपण 11 आणि राजू हे आऊटपुट बघू शकतो
पॅरामीटराईज्ड कन्स्ट्रक्टर कॉल केल्यावर येणा या कॉमन एरर्स पाहू
समजा कन्स्ट्रक्टर ला एकच आर्ग्युमेंट पास केले
राजू काढून टाका
आपल्याला ठे कन्स्ट्रक्टर स्टुडेंट विथ पॅरामीटर इस अनडिफाईन्ड
ही एरर मिळेल
म्हणजे आर्ग्युमेंट्स आणि पॅरामीटर्स ची संख्या सारखीच असली पाहिजे
येथे राजू टाईप करा एरर निघून जाईल
किंवा एकच पॅरामीटर असलेला दुसरा कन्स्ट्रक्टर डिफाईन करू शकतो
तो करू
म्हणून स्टुडेंट पॅरंथेसिस मधे इंट र नंबर
कर्ली bracketsमधे टाईप करा सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं कंसात डबल कोट्स मधे आय एएम आ कन्स्ट्रक्टर विथ आ सिंगल पॅरामीटर नंतर roll number इस इक्वॉल टीओ र नंबर
फाईल सेव्ह करा
कन्स्ट्रक्टर डिफाईन केल्यावर आपल्याला एरर गेलेली दिसेल
प्रोग्रॅम कार्यान्वित करा
कन्सोल वर रोल नंबर ला 11 ही व्हॅल्यू दिलेली दिसेल
नामे नुल आहे कारण कन्स्ट्रक्टर केवळ एकच आर्ग्युमेंट घेत आहे
आता पुन्हा दोन पॅरामीटर्स घेणारा कन्स्ट्रक्टर कॉल करू
त्यासाठी टाईप करा स्टुडेंट स्टू3 इस इक्वॉल टीओ न्यू स्टुडेंट
कंसात 11 कॉमा राजू
नंतर स्टू3 डॉट studentDetail समजा येथे 11 हे स्ट्रिंग म्हणून पास केले
येथे डबल कोट्स समाविष्ट करा
आपल्याला ही एरर मिळेल
ठे कन्स्ट्रक्टर स्टुडेंट स्ट्रिंग कॉमा स्ट्रिंग इस अनडिफाईन्ड
म्हणजेच आर्ग्युमेंट चा डेटा टाईप सुध्दा पॅरामीटर च्या डेटा टाईपशी जुळला पाहिजे
म्हणून कोट्स काढा आणि फाईल सेव्ह करा
आता एरर दिसणार नाही
प्रोग्रॅम कार्यान्वित करा
आऊटपुट मधे तीन कन्स्ट्रक्टर्स दिसतील
पहिला डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर
दुसरा एक पॅरामीटर असलेला कन्स्ट्रक्टर
आणि तिसरा दोन पॅरामीटर असलेला कन्स्ट्रक्टर
अशा प्रकारे जावा मधे पॅरामीटराईज्ड कन्स्ट्रक्टर बनवले जातात
कन्स्ट्रक्टर कशासाठी
इन्स्टन्स बनवताना क्लास मधील व्हेरिएबल्स प्रत्येक वेळी इनिशियलाईज करणे आवश्यक आहे
सर्व व्हेरिएबल्स इनिशियलाईज करणे कंटाळवाणे असू शकते
जावा मधे ऑब्जेक्ट्स बनवतानाच त्यांना इनिशियलाईज करायची सोय दिलेली आहे
हे कन्स्ट्रक्टर द्वारे केले जाते
या पाठात शिकलो पॅरामीटराईज्ड कन्स्ट्रक्टर बनवणे पॅरामीटराईज्ड कन्स्ट्रक्टर चे कार्य कन्स्ट्रक्टर वापरण्याचे फायदे
असाईनमेंट
एम्प्लॉई क्लास बनवा
वेगवेगळी पॅरामीटर्स ची संख्या असलेले कन्स्ट्रक्टर्स बनवा
प्रकल्पाची अधिक माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहेspoken tutorialorgwhat इस आ spoken ट्युटोरियल
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियल्स च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
हा पाठ येथे संपत आहे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
धन्यवाद